अ आणि ती एरोप्लेन लँड होते.

एस_बी_आय गेटच्या आतमध्ये एक अ लेडी उभी आहे.

या फोटोत चार तीन लेडी आणि एक अ जेन्ट्स आहे.

घरी आहे तिच्यामागे ग्रीन ग्रीन कलर चे सिनरी आहे.

या लग्नाच्या हॉल मध्ये एक हजबंड वाइफ उभे आहे.

बसच्याम खाली दोन जेन्ट्स उभे आहेत.

एकाच्या हातात बॅग आहे समोर दोन माणस चालत आहे.

हे तिघींनी वेगवेगळ्या स्टेप्स वर अ व्याय व्यायाम करत आहे योगा करत आहे.

टी_व्हि_सी अमारे कृष्णा असं एक गाड्यांचा शॉप आहे त्या गाड्या --

त्याच्या बाजूला एक एक्सरसाईज अ अ ट्रे --

हे एक धरण आहे धरणामध्ये धरणामध्ये एक माणूस आणि एक छोटा मुलगा पाण्यामध्ये उभा आहे.

त्यांच्यासमोर त्या धरणाचा अह धरणाचे अह गे --

हा एक लग्न समारंभाच एक स्टेज आहे.

त्या सिल्वर कलरच्या पॅनच्या मागे कलरफुल अशी एक--

वेल तयार केलेली आहे त्या वेलीला कलर कलर मल्टीकलर असे फूल्स आहे.

एक गार्डन आहे गार्डन मध्ये अ अ एक्सरसाइज मशीन ठेवलेले आहेत.

हे एक बेडरूम आहे बेडरूम चा अह बेडरूम मध्ये एक ब मोठा असा बेड आहे.

आणि पॅम्प्लेट लावलेले आहेत आणि--

आणि नारळाची झाड आहेत त्याच्यासमोर--

आणि हा बस डेपोच्या गे अ या बस डेपोमध्ये --

आणि या बस डेफोच्या हेड अ हेडला --

कलरफुल असं एक कंदील लावलेल आहे.